रंगीबेरंगी पक्षी ठेवलेले आहेत व इथ--

व आपल्या पृथ्वीच्या एका चांगल्या ह्याच --

या घराच्या साईट ला लागलेला वॉल कंपाऊंड खूप छान दिसून येतं आहे.

वीर जवान व वीर शहीद लोकांचे --

या फोटोच्या द्वारे दिसू येत आहे की--

आपण बघू शकतो की आपल्याला या फोटोमध्ये --

इथं खूप छान अशा प्रकारची--

व हा एका भगवानचं मंदिर सुद्धा असू शकतो व याच्या साईडला खूप जास्त व चांगल्या प्रकारचा --

एक छान प्रकारचं डेकोरेशन लागलेलं दिसू येत आहे.